शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झालेली आहे.

समोर आपल्याला दुकान दिसत आहे त्या दुकानाच नाव आदित्य कॉम्प्युटर आहे.

या वेल्डिंग च्या दुकानामध्ये वेल्डिंग चे साहित्य आहे.

ओम वर नंदी पण आहे आणि पिंड चा थोडा थोडा भाग दिसत आहे आणि एक आजी तिथे --

ट्रॉफिक वाढलेले आहे आणि काही टूव्हिलर काही चारचाकी काही रिक्षा --

तू मध्ये गणपती बाप्पाचा फोटो आहे आणि एक मूर्ती सुद्धा आहे.

हे दूध किंवा पाणी मोजण्या करता जे मापद--

चांगल्या प्रकारे ते मापन मापाची--

समोर आपल्याला एक आरोग्य शिबिराचा फोटो दिसत आहे.

डॉक्टरांकरिता बसण्याकरिता लाल कलरच्या खुर्च्या आहेत आणि ते वेगवेगळे साहित्य घेऊन तिथे आलेले आहेत.

फुलं वापरलेले आहे गुलाबी पांढऱ्या कलर चे पडदे सुद्धा वापरलेले आहे.

शहराला पाणी देण्याकरिता किंवा एखाद्या कंपनी ला पाणी देण्याकरिता --